तिथे म्हशींचा गोठा दिसत आहे तिथे म्हशींना खाण्या साठी काही खाद्य पदार्थ ठेवलेले आहे.

इथे पाण्याचा दबदबा दिसत आहे तेथे स्वच्छ व सुंदर पाणी वाहत आहे त्या धबधब्याच्या आजू बाजूला काही झाडी आहे.

कै कृष्णात धोंडीराम साळोखे सह दुध व्यवसाय संस्था मर्यादा येळवडे--

वाहत आहे या नदीच्या कडेला वेग-वेगळ्या प्रकारची झाडे आहे आभाळ स्वच्छ व सुंदर आहे.

आणि शेतीच्या बाजूला घर आहे एक मंदिर आहे आणि त्याच्या जवळ नारळाचे झाड पण खूप आहे.